मजेत आहे म्हंटल. शिक्षण झालं चालू आहे आता.

ऍग्रीकल्चरमध्ये शेतीविषयी असतं, सर डिप्लोमा आहे माझा. शेतीविषयी तंत्रज्ञान असतं, आधुनिक पद्धातिंने कशा प्रकारे शेती करायची ते शिकवल्या जात.

तर काय विषय वैगरे काय असतात त्याच्यात तुम्हाला?

पशु परत अ व्यावसायिक विषय असता सर. शेतीविषयी जैविक वगैरे विषय राहता.

तर याच्यातन तुम्हाला शेती वैगेरे पण करता येत असेल ना ?

तर मला काय ते नॉलेजचं नाही शेतीच कि कोणतं पीक वापरायचं, रसायन काय वापरायचं वैगरे. त्यामुळे मला कस ते, अशी पडीत राहिलेलीय जमीन.

आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो सर, पडीत जमिनीचाही उपयोग चांगल्यापद्धतीने होऊ शकतो

जमिनीचा जो पोत वगैरे असतो ना तो बघायचा असतो कसा असतो

रिपोर्ट बघावा लागतो त्या पद्धतीने आपण त्या जमिनीमध्ये

जे पीक आपल्या जमिनी मध्ये कोरड कोरडवाहू पीक जे आहे त्यांना पाणी कमी लागत अशा पद्धतीतचे पीक आपण त्याच्या मध्ये घेऊ शकतो.

सपोस तुम्हाला जर फळबाग वगैरे करायची असेल तर सीताफळ त्यांना सर्वात जास्त कमी पाणी लागत आणि पाणी नसल तरी पण ते जगतात आणि दुसरी गोष्ट जर आपल्याला पिकच घ्यायचं आहे. बागायती करायची आहे तर एका पिका म अ अ एक दोन पाण्यामध्ये येणार पीक शोधायचं नंतर ते घ्यायचं. सपोज हरभरा हे पीक सर्वात कमी पाण्यावर येत.

पण मॅडम त्याला पाणी तर लागेलच ना? पाणी वरच म्हणत आहे का तुम्ही?

वरचं नाही सर तुमच्या जमिनीमध्ये म्हणजे अजिबात पाणी द्यायची सोय नाहीये का?

त्याच्यासाठी सर तुम्ही ना फळबागेच बघा, सीताफळ वगैरे लागवड करून द्य.

तेव्हा पावसाळ्यामध्ये त्याला पाणी मिळून जाईल. जरी तुम्ही उन्हाळ्यात त्याला पाणी नाही दिलं आणि दुसरं काही नाही दिलं तरी जगतील. आणि त्याची जर जरी व्यवस्थ आणि पाण्याची जर थोडीफार जरी व्यवस्था झाली, सपोझ बॉटलमध्ये पाणी भरून जरी तुम्ही ठेवलं

बिसलेरीच्या बॉटल असतात किंवा माठ असतात त्यामध्ये पाणी भरून ठेवायचते गळत म्हणजे कमी पाणी पण कमी लागेल आपले झाड पण तग धरतील मॅडम आता झालेलं आहे आपला आता जो ऋतू असतो पावसाचा त्या ऋतू मध्ये पाऊस पडत नाही आणि भलत्याच महिन्यात पाऊस पडतो. तर आपलं पर्यावरण कसं बिघडलेल आहे ना त्याच्या मुळे ते पाऊस माग पुढं होतो. आणि तुम्हाला माहित आहे मग त्याच्यामुळे काय काय होतो त्रास.

या प या वातावरणाची म्हणजे पावसाळ्यात, हिवाळ्यात पाऊस पडणे किंवा उन्हाळ्यात पाऊस पडणे.

त्याचमुळं झालेलय आहे सर, कारण ना आपण ना कोणत्याही गोष्टीचा अति वापर करत आहे. हो ते तर आहेच त्यामुळेच म्हणत आहे मी कसं

शेतीमध्ये आता जो विषय बघितला ना तर शेतीमध्ये आपण जे रासायनिक खते, औषधी यांचा जास्त वापर करत आहे ना त्यामुळे जमिनी ह्या नापीक होत गेलेल्या आहेत.

जे पहिले आपण उत्पादन घ्यायचो ते उत्पादन आता तेवढं येत नाहीये.

जओ मला जास्त समजत माझ्या शेतातच जेव्हा एकरी अ पंधरा वीस क्विंटल असं पीक व्हायचं. त्यावर आता सात, आठ वर आलेल आहे म्हणजे अर्ध पिक कमी झालेल आहे.

फळ घेतलं तर त्याच्यात ते इंजेक्शन वगैरे लावून देतात.

हे तर सर जास्त लालसेपोटी आपण करत आहे ना कि आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन कस मिळेल. तर त्याच्यावरच जर आपण उपाय बघितलातर आपण जैविक पद्धतीने पण करू शकतो शेती जे आप अ ज्या पासन आपल्याला हानिकारक आपल्या जमिनीला होणार नाही त्याचा वापर करून शेती करू शकतो. पण मॅडम कोणाकोणाची प्रवृत्ती असते ना की कमी याच्यात आपला जास्त फायदा झाला पाहिजे वैगेरे तर आपण आता बघत आहे की आपलं ज जास्तीत जास्त फायदा कसा घ्यायचा परंतु पुढे असा प्रॉब्लेम, भविष्यकाळात असा विषय येणार आहे कि

जैविक पद्धतीने करून ते आपल्याला चालेल. जर आपली अजिबातच नापीक जमीन झाली तर काय करणार शेतकरी?

हो ते पण आहे, पण जर आपल्याकडे ऑपशनच नाही पाणीच नाही म्हंटल्यावर वरच्या पाण्यावर आपण ठेवलेलंय पीक

सर अ अ माझं झालं होत ट्रान्सफर मी पंचायत समितीला होते. अ अ तेव्हा माझा प अ अ म्हणजे माझी ट्रैनिंग होती तिथं जव्हारला.

तिथं ना पाणी जव्हारला भरपूर असत परंतु त्यांच्या जमिनी अशा आहेत कि त्या जमिनीवर अजिबात पाणी थांबत नाही.सर्व पाणी ओघलुन जात

त्या लोकांनी तिथं एव्हड्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं पीक घेतलं आहेसर्वात जास्त पैसे एका वर्षाचा इनकम ते बारा तेरा लाख रुपये कमावता.

आंब्याची रोप वगैरे लावून. ह.

कमी खर्चात करू शकतो ना, तर मी जर तुम्हाला चांगलं सजेशन देईल तुमची कोरडवाहू जमीन आहे तर तुम्ही सीताफळाची लागवड करा.

तर त्याच काय घ्यावं लागत का कुठून?

नाही सर अ आपण स्वतःही आपण जे अ सिताफळ खातो अ त्याच्या बिया जरी तुम्ही जमा करून ठेवल्यात आणि रोप तयार करून दिलेत तर तुम्ही घरच्या घरी रोप तयार करू शकतात आणि आपल्या शेतात लागवड करू शकतात. माझ्या इथं मी तसच केलेलं आहे जे

नाही नाही पाणी वगैरे काहीच नाही फक्त लागवड करून दिली याच्यामध्ये. पावसाळ्यामध्ये आपाप जगून जातात ते.

नाही नाही खतपाणी काहीच द्यायची आवश्यकता नाही. मग त्याला स्टार्टिंगला काय करायचं नुसते काय खडडे भरायचे, लाईन घ्यायची त्याच्या वैगरे.

सीताफळाच्या बिया आहेत. मार्केटमध्ये ना झाड, रोप पण मिळतात सीताफळाचे अन तसच गवर्नमेंटचा एक प्रोजेक्ट पण आहे वन विभागातर्फे सर. तर त्याच्यामध्ये ना ते अ अ फळबागांसाठी रोप वगैरे देतात.

पैसे पण देता आणि रोप पण देता तुम्ही फळ बागा घ्यात म्हणून. नाही ते आपल्याकडून पैसे घेतात म्हटलं. नर्सरी वगैरे त्यांच्या असतात.

हां गवर्नमेंट कडून स्कीम मिळते सर ,तरसर्वांसाठी आसते ती स्कीम टीआर त्याच्यातून ते देतात म्हणजे पैसे वगैरे भरायची गरज नसते.

मग आणखी काय म्हणता? काय सुरु आहे सध्या तुमचं मग?

हो का? घर ची वगैरे सर्व कसे आहे?

वडील वगैरे पण शेती करता का तुमची?

हो सर्व माझे दोन्ही भाऊ पण आणि वडीलपण शेतीच करतात

मग तुमचं काय याचंय का का? वरच्या पाण्यावर आहे कि तुमचं स्वतःच हे आहे नाही सर बागायती आहे माझी, अन जे कोरडवाहू जमीन आहे त्याच्यामध्ये मी स्वतःच सीताफळ लागवड केलेली आहे.

तुमची थोडी बोलण्याची स्पीड थोडी कमी करता का?

सिताफळाला ना आपल्या इथे मार्केटिंगना कमी आहे.

म्हणजे आपण जेव्हा सीताफळ पिकत आणि त्या काळातच ते पीक विक्रीला येत तर आपल्याला फायदा होतो. नाहीतर मग आपण लॉसमध्ये येतो कारण लवकर खराब होतात ते. जर आपल्याकडे मार्केट वगैरे रिव्हर्स झालं किंवा एखादी या सिताफळावरती आली तर चांगलं होईल.

सीताफळापासन आइस्क्रीम वगैरे पण बनता ना?

ते शेतकऱ्यांना माल खराब होतो ना तो होणार नाही.

असं चालू आहे आता प्रोजेक्ट

की माझे एक रिलेशनमध्ये आहेत एक काका वगैरे लोकं

कुठले आपले झेंडूचे वगैरे

तर त्याच्यावरून कुठला बिझनेस वगैरे चालू करू शकतो का वेस्ट टू यूज साठी? हो सर खूप चांगला बिझनेस आहे, आपण ना वेस्ट फुलांपासन ना अगरबत्ती बनवू शकतो. अ अ अगरबत्ती मीन्स ती यांच्यात लावतो आपण ते का?

ह रूमफ्रेअशनर सारखी आपण समोर हां हां पण त्याची काय प्रोसेस काय असते फुलांपासून कस काय बनेल ती? ती फुले वेस्टेज ना ती फेकून दिल्या शिवाय पर्याय नसतो. ते फुल ना आपण सुक सुकवायचे, सुकवून त्याच्यामध्ये आपण जे कन्टेन्ट असतात ते टाकून आपण अगरबत्ती बनवू शकतो. त्यामुळेना जे प्रदूषण होते काहीना त्रास होतो अगरबत्तीच्या धुरापासन ॲलर्जी होती मलाच होती ती होणार नाही. कारण नॅचरली धूप आपण तयार करत आहे केमिकल यूज न करता.

या पद्धतीन अगरबत्ती बनवू शकतो.

आणखी कुठला काही हे नाही करू शकत आपण वेस्ट फुलांपासून? वेस्ट फूलांपासून तर कागद वगैरे पण करू शकतो आपण पण माझ्याकडे ना तुम्हाला अगरबत्ती ह्या फुलांपासून अगरबत्ती बनते वगैरे छान पद्धतीने बनावता येते.

अगरबात्तीची बनवण्याची प्रोसेस काही तुम्हाला माहित आहे का थोडीफार?

हो मला थोडी माहिती पाहिजे होती त्याच्या बद्दल कारण कि ते त्याच्यामुळे पणकरंदी काका वगैरे ते लावतात झाडं. तर काही फुल जातात काही फुल सुकून जातात. मग ते फुल वेस्टेज मध्ये फेकण्यात येतात.

नवीन काहीतरी तयार त्याच्यापासून बनवणार वगैरे. हो ना, मी तेच सांगत आहे जर अगरबत्ती बनली तर आपलं प्रदूषण पण कमी होईल